इथे सगळेजण एक्सरसाइज करू शकतात हे खूप चांगला आहे खूप मोठी जागा आहे इथे.

सोफा वर टॉवेल पडलेलं आहे आणि बाजूला एक गाडी आणि रॅक आहे.

दुकाणाला बाजूल शेटर आहे एक अजून शेटर आहे हे दुकान सध्या बंद व्हायला आहे ह्याला एक पर्दा--

ते खूप झाडं आहेत आणि ते खूप खूप खूप उंच आहेत.

इथे टेन दोरीने बांधलेले आहे खाली खूप सारे गवत आहे.

आणि पोरे एक संग फोटो काढत आहे.